दुसरं काही इथ दुसऱ्या वस्तु पण आहेत.

बस आहे लाइन चा खंबा आहे बाजूला --

गार्डन आहे नारळाचे झाड आहेत वेली आहेत फुलांचे पण झाडं आहेत खूप सुंदर सजवलेल आहे.